आजुबाजुला झाडे आहे घर ये नदीच्या--

कॉम्प्युटर अ वरती बसलेला आहेत.

घरा मध्ये कायतरी पाट मांडलेला दिसत आहे.

गाडवा वरती एक मुल बसलेल आहे एक खाली आहे त्यानी टोपी घातलेली आहे.

अस वेगळं त्याच्यात दिसत आहे वजन काटा ठेवलेला आहे.

इथं ऑईल च्या बाटल्या ठेवलेल्या आहेत.

तसेच अ वढण्याची मशीन आहे.

कायतरी येशु ख्रिस्थानच दिसत आहे.